या दृश्या मध्ये खूप मोठ मैदान आहे आणि मैदानात क्रिकेट खेडण्यासाठी आलेले आहेतआणि त्या मैदाना समोर चार अशे मोट मोठे अह झाडे लावून आहे आणि दूरवर अशी एक मोट्ठि जात इमारत दिसत आहेत.

खाली अजून माश्याचा शोपीस ठेवलेलं आहे आणि आजुबाजुन फॅन आहेत.

या मध्ये फूल हार आहेत. दुकानात आहे.

या दृश्यामध्ये संगमेश्वर महाविद्यालय च्या समोरील प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारामध्ये पाण्याचा झरा झरा असलेला फाऊंटेन हे आहे आणि मस्त अशी सुकृष्टरीत्या कलाकृती केलीय.